बांधकाम पुर्ण मध्ये केल जात आहे.

तर काही त्या प्रबनाच्या अंदर आहेत काही बाहेर आहेत.

हा एक फुलाचा हार आहे या फुलाच्या हार मध्ये काही गुलाबाची फुल तर काही झेंडुची फुल आहेत हा हार अ कॅरेट वर ठेवलेला आहे व खाली क कॅरेटच्या खाली स्टाइल आहे.

या माॅल मध्ये एक एलइडी टिव्ही आहे या माॅल ला माॅल च्या विंडोला विंडो पण आहे या माॅल मध्ये वेगवेगळ्या रंगाच वेगवेगळ सामान ठेवलेल आहे.

हे एक गार्डन आहे या गार्डन मध्ये छोटी छोटी झाड आहेत त्या झाडाना खुप छान छान प्रकारे फुले आहेत व बाजुने ही एक रंग आहे फुलाची त्याना खूप छान छान --